बाजूला दोन रिक्षा जाताना दिसत आहेत.

मेजरमेंट घेत आहे त्याच्या बाजूला हिरव्या रंगाची--

बाजूला एक पिवळ्या रंगाची साडी घातलेली--

समोरील दृश्यामध्ये आपल्याला चर्च दिसत आहे चर्च पांढर्‍या रंगाची आहे.

समोरील दुकान एक चहाचे दुकान आहे.

समोरील दृश्य हे एक चर्च चे दृश्य आहे. त्यामध्ये लहान मोठी स्त्रिया--

आजूबाजूला माणसे दिसत आहेत एक व्यक्ती फळे विकत आहे.

आहे पूलाच्या खाली पाणी साचलेले आहे तसे त्यांना--